आह इंटरनेट कॅफे आहे कॅफे मध्ये --

टोपल्यात ही माल आहे मालामध्ये --

टॉवर च्या बाजूला झाडी आहे झाडीच्या बाजूला --

त्याच्या साईडला लाकड वगैरे दिसत आहे.

चौकात दिसत आहे त्याच्यामध्ये एक माणूस आहे.

मला हे एक माणूस दिसत आहे आणि तो गुफामध्ये गेलेला आहे.

आणि त्या गुफावर नाव आहे आणि तो सेल्फी घेत आहे.

आणि बाजूला झाडी आहे आणि वावराला कुंपन आहे.

आणि खालच्या खाली मुलीचा ड्रेस दिसत आहे आणि खुर्ची पण आहे.

क्लाऊड टेबल --

मला एक हे ब्रिज दिसत आहे आणि ब्रिजला खंबे आहे.

मला एक हे हॉटेल दिसत आहे हॉटेल ला हॉटेल मध्ये ए_सी आहे.

साईडला तेकडे आहे तेकड्यामध्ये झाळे दिसत आहे.

कार्यक्रम चालू आहे कार्यक्रमामध्ये --

त्याच्यामध्ये सहा लोक आहेत.

मला हे एक फुल दिसत आहे आणि फुलाचे गजरे आहे.

गाडी उभी आहे आणि झाडे वगैरे भरपूर काही त्याच्यामध्ये आहेत.

मला हे एक टायगर दिसत आहे.

मला हे काहीतरी प्रॉडक्ट दिसत आहे आणि ते रॅक मध्ये बस--

बरेच काही लोकं दोन मुलं आणि ते लोकं काहीतरी करत आहे.

ते मुलगा सेल्फी घेत आहे.

अ काही लोकं खेळत आहेत.

मला हे एक पार्किंगची जागा वाटत आहे.

दोन गाड्या उभ्या आहेत आणि समोर फोर व्हीलर आहे आणि त्याच्यासमोर एक बाई उभी आहे बाजूला दोन गाड्या आहे.

मला एक माणूस दिसत आहे आणि त्या माणसा--

ते बस स्टॅंड दिसत आहे आणि एक माणूस--